नमस्कार
हॅण्डलिंग इमेजेस इन आ जावा गुई एप्लिकेशन यूझिंग नेटबीन्स इदे वरील पाठात स्वागत
आपल्याला नेटबीन्स ची प्राथमिक ओळख तसेच जेएफआरएमई फॉर्मवरील टेक्स्ट फिल्डस बटण्स मेनू समाविष्ट करण्याचे ज्ञान आहे असे समजू
नसल्यास नेटबीन्स वरील संबंधित पाठांसाठी स्पोकन ट्युटोरियलच्या वेबसाईटला भेट द्या
ह्या पाठात जाणून घेऊ इमेजेस हाताळण्या संदर्भात सविस्तर माहिती आणि त्यांच्यावर गुई ऍप्लिकेशनमधे एखादी कृती करणे
ह्या पाठासाठी लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम उबुंटू व्ह1104 आणि नेटबीन्स इदे व्ह711 वापरणार आहोत
जावा ऍप्लिकेशन मधे इमेजेस ऍक्सेस करणे आणि हाताळण्याची सर्वमान्य पध्दत म्हणजे getResource मेथड
इदे मधील गुई बिल्डर वापरून ऍप्लिकेशनमधे इमेज समाविष्ट करणारा कोड बनवायला शिकू
आणि साधी जेएफआरएमई बनवू ज्यामधे इमेज दाखवणारे एक ज्लाबेल असेल
ह्या पाठात पाहू ऍप्लिकेशन फॉर्म बनवणे
इमेजसाठी पॅकेज समाविष्ट करणे
लेबलवर इमेज दाखवणे
माऊस इव्हेंटस आणि पॉप अप्स बनवणे
ऍप्लिकेशन बिल्ड करून कार्यान्वित करणे
आपले सँपल ऍप्लिकेशन बनवण्यासाठी इदे वर जाऊ
फाईल मेनूतून न्यू Projectन्यू प्रॉजेक्ट निवडा
Categoriesकेटेगरीस मधील Javaजावा Projectsप्रॉजेक्ट्स खालील जावा एप्लिकेशन जावा अप्लिकेशन निवडून नेक्स्ट नेक्स्ट क्लिक करा
प्रोजेक्ट Nameप्रॉजेक्ट नेम फिल्डमधे इमेजेडिसप्लेअप टाईप करा
क्रिएट मेन क्लास क्रियेट मेन क्लास चेकबॉक्स क्लियर करा
तसेच सेट एएस मेन Projectसेट अस मेन प्रॉजेक्ट चेकबॉक्स सिलेक्ट केल्याची खात्री करा
फिनिश फिनिश क्लिक कराIDE मधे प्रोजेक्ट तयार झालेले असेल
ह्या भागात जेएफआरएमई formजेफ्रेम फॉर्म बनवून त्यात Jlabelजेलेबल समाविष्ट करणार आहोत
प्रथम जेएफआरएमई formजेफ्रेम फॉर्म बनवू
Projectsप्रॉजेक्ट्स विंडोत इमेजेडिसप्लेअप नोड एक्सपांड करा
सोर्स Packagesसोर्स पॅकेजस नोडवर राईट क्लिक करून Newन्यू मधील जेएफआरएमई formजेफ्रेम फॉर्म पर्याय निवडा
क्लास Nameक्लास नेम फिल्डमधे इमेजेडिस्प्ले टाईप करा
पॅकेज पॅकेज फिल्डमधे orgmeमायिमेजअप टाईप करा
Finishफिनिश क्लिक करा
आता Jlabelजेलेबल समाविष्ट करू
इदे च्या उजव्या बाजूच्या पॅलेट मधील Labelलेबल कॉम्पोनंट निवडून Jframeजेफ्रेम वर ड्रॅग करा
आता तुमचा फॉर्म अशाप्रकारे दिसला पाहिजे
ऍप्लिकेशनमधे इमेजेस किंवा इतर रिसोर्सेस वापरता तेव्हा सामान्यतः रिसोर्सेससाठी वेगळे Javaजावा पॅकेज बनवतात
लोकल फाईल सिस्टीममधे पॅकेज हे फोल्डर सदृश्य असते
प्रोजेक्टस विंडोमधे orgmeमायिमेजअप च्या नोडवर राईट क्लिक करून Newन्यू मधील जावा Packageजावा पॅकेज निवडा
न्यू पॅकेज विझार्डन्यू पॅकेज विझार्ड मधे orgmeमायिमेजअप पुढे resources टाईप करा
त्यामुळे नव्या पॅकेजचे नाव आता orgmemyimageappरिसोर्सेस हे असेल
Finishफिनिश क्लिक करा
इमेज समाविष्ट करू तेव्हा प्रोजेक्टस विंडोतील orgmemyimageappरिसोर्सेस ह्या पॅकेजमधे इमेज आलेली दिसली पाहिजे
ऍप्लिकेशनमधे इमेज ज्लाबेल कॉम्पोनंटमधे बसवली जाणार आहे
आता लेबलवर इमेज समाविष्ट करू
गुई डिझाइनर मधे फॉर्ममधे समाविष्ट केलेले लेबल सिलेक्ट करा
विंडोच्या उजवीकडे असलेल्या पॅलेट खालील प्रॉपर्टी विंडोमधे स्क्रॉल करून Iconआयकॉन प्रॉपर्टीवर जा
ellipsisएलिप्सिस म्हणजेच उजवीकडील तीन टिंबांवर क्लिक करा
आयकॉन प्रॉपर्टीआइकान डायलॉग बॉक्समधे इम्पोर्ट टीओ प्रोजेक्ट वर क्लिक करा
फाईल निवडण्यासाठी तुम्हाला हवी असलेली इमेज ज्या फोल्डरमधे आहे त्या फोल्डरवर जा
Nextनेक्स्ट क्लिक करा
विझार्डच्या सिलेक्ट टार्गेट फोल्डर पेजमधे Resourcesरिसोर्सस फोल्डर निवडा
Finishफिनिश क्लिक करा
नंतर इदे आपल्या प्रोजेक्टमधे इमेज कॉपी करेल
ऍप्लिकेशन बिल्ड करून कार्यान्वित करतो तेव्हा ही इमेज वितरणासाठीच्या जार फाईलमधे समाविष्ट होते
ओक क्लिक करा
तुमच्या प्रोजेक्ट नोडवर राईट क्लिक करून क्लीन एंड Buildक्लीन अँड बिल्ड पर्याय निवडा
आता फाईल विंडोवर जाऊन buildबिल्ड फोल्डर खालील distडिस्ट फोल्डर मधे जार फाईल बघू शकता
imagedisplayइमेजडिसप्ले क्लासमधे इमेज ऍक्सेस करण्यासाठी येथे कोड बनतो
तसेच फॉर्मच्या डिझाईन व्ह्यूमधे लेबलवर तुमची इमेज दाखवते
आता फॉर्म चांगला दिसण्यासाठी काही सोप्या गोष्टी करू
Propertiesप्रॉपर्टीस विंडोमधे Textटेक्स्ट प्रॉपर्टी सिलेक्ट करा
आणि ज्लाबेल1 डिलिट करा
लेबलवर दाखवले जाणारे टेक्स्ट ही गुई बिल्डर ने तयार केलेली व्हॅल्यू आहे
परंतु आपण टेक्स्ट ऐवजी इमेज दाखवण्यासाठी लेबल वापरत आहोत
त्यामुळे टेक्स्टची गरज नाही
आता लेबल ड्रॅग करून ते फॉर्मच्या मध्यात ठेवा
गुई डिझाइनर मधे Sourceसोर्स टॅब क्लिक करा
जनरेटेड कोड असे लिहिलेल्या ओळीपर्यंत स्क्रॉल करा
गुई डिझाइनर द्वारे बनलेला कोड बघण्यासाठी जनरेटेड कोड च्या डावीकडे असलेले अधिकचे चिन्ह क्लिक करा
येथे ही कीलाईन आहे
ज्लाबेल1 आयकॉन प्रॉपर्टीसाठी प्रॉपर्टी editorप्रॉपर्टी एडिटर वापरलेला असल्याने इदे ने सेटिकॉन मेथड बनवली आहे
त्या मेथडच्या पॅरामीटरमधे getResource मेथडला इमेजिकॉन च्या निनावी इनर क्लास कडून कॉल येतो
एकदा तुमची इमेज समाविष्ट झाली की Designडिज़ाइन व्ह्यूमधे इमेजवर राईट क्लिक करा
Eventsइवेंट्स खालील Mouseमाउस मधील mouseClickedमाउसक्लिक्ड क्लिक करा
व्ह्यू बदलून सोर्स मोडवर जाईल
येथे माऊस क्लिक झाल्यावर कार्य करणारा तुमचा कोड येथे लिहू शकता
गुई मधे इमेज क्लिक केल्यावर पॉप अप उघडण्यासाठी कोडच्या काही ओळी समाविष्ट करू

आपण आवश्यक असलेल्या कोडच्या काही ओळी टाईप केलेल्या आहेत
प्रथम पॉप अप साठी नवी जेएफआरएमई बनवली आहे
आणि डिफॉल्ट क्लोज ऑपरेशन सेट केले आहे
आणि शेवटी पॉप अप वर दिसणारे टेक्स्ट येथे दिलेले आहे
ह्या कोडच्या ओळी समाविष्ट केल्यावर फाईलच्या सुरूवातीला दोन ओळी टाईप करून आवश्यक असलेली पॅकेजेस इंपोर्ट करू
इम्पोर्ट javaxswing आणि इम्पोर्ट javaawt हे समाविष्ट करा
ह्यामुळे प्रोग्रॅमसाठी आवश्यक असलेली पॅकेजेस इंपोर्ट होतील
ऍप्लिकेशन बिल्ड करून कार्यान्वित करू
इमेज ऍक्सेस करण्यासाठी आणि दर्शवण्यासाठी कोड बनवला आहे
इमेज ऍक्सेस होते का ही खात्री करण्यास ऍप्लिकेशन बिल्ड करून कार्यान्वित करा
प्रथम प्रोजेक्टचा मेन classमेन क्लास सेट करू
प्रोजेक्ट सुरू केल्यावर कुठला क्लास कार्यान्वित करायचा हे मेन क्लास मुळे इदे ला समजते
याशिवाय ऍप्लिकेशन बिल्ड होताना जार फाईलमधे मेन classमेन क्लास हा घटक तयार झाल्याची खात्री होते
प्रोजेक्ट विंडोतील इमेजेडिसप्लेअप प्रोजेक्ट नोड वर राईट क्लिक करून Propertiesप्रॉपर्टीस निवडा
प्रोजेक्ट Propertiesप्रॉजेक्ट प्रॉपर्टीस च्या डायलॉग बॉक्समधे डावीकडील Runरन कॅटॅगरी सिलेक्ट करा
मेन क्लास मेन क्लास फिल्ड समोर असलेले Browseब्राउज़ बटण क्लिक करा
orgmemyimageappइमेजेडिस्प्ले सिलेक्ट करून सिलेक्ट मेन Classसेलेक्ट मेन क्लास क्लिक करा
ओक क्लिक करा
आता प्रोजेक्ट नोडप्रॉजेक्ट वर राईट क्लिक करून क्लीन Buildक्लीन बिल्ड सिलेक्ट करा
Filesफाइल्स विंडोमधे ऍप्लिकेशनच्या बिल्ड प्रॉपर्टीज बघू शकतो
बिल्ड फोल्डरमधे कंपाईल केलेला क्लास असतो
डिस्ट फोल्डरमधे एक्झीक्युटेबल जार फाईल असते ज्यात कंपाईल केलेला क्लास आणि इमेजचा समावेश असतो
आता टूलबारवरील Runरन निवडा
इमेज असलेली आऊटपुट विंडो उघडेल
ह्या इमेजवर क्लिक करा
वरच्या बाजूला इमेजचे वर्णन दाखवणारा pop अप दिसेल
आता असाईनमेंट करू
ह्या पाठात दाखवल्याप्रमाणे चार इमेजेस असलेले आणखी एक गुई बनवा
प्रत्येक इमेजसाठी वेगवेगळ्या इव्हेंटस जसे की कीबोर्ड माऊस मोशन माऊस क्लिक माऊस व्हील इव्हेंट लिहा
आपण असाईनमेंट आधीच तयार केली आहे
ही कार्यान्वित करू
असाईनमेंट अशी दिसली पाहिजे
आपण कीबोर्ड आणि माऊस इव्हेंटस बनवले आहेत
शिकलो ते थोडक्यात जेएफआरएमई फॉर्म बनवला
इमेजसाठी पॅकेज समाविष्ट केले
लेबलवर इमेज दाखवली
तसेच माऊस इन्हेंटस pop अप्स बनवले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
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम स्पोकन ट्यूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते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
गव्हरमेण्ट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे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
सहभागासाठी धन्यवाद